त्यांच्या मागे व्हाईट कलरचा पडदा लावलेला आहे. त्याच्यावरती ऑरेंज ग्रीन आणि व्हाईट कलरचे व बलून्स लावलेले आहे. त्या मुलींनी कलर कलर चे कपडे घातलेले आहे.

तिथं एक कॅफे आहे. तिथे खूप सारे टेबल आणि खुर्चीन ठेवलेल्या आहे. एका टेबला वरती तिथं चार मुली बसलेल्या आहेत.

असं लिहिलेलं आहे. ती बिल्डिंग व्हाईट कलर ची आहे.